ह्या सगळ्या गोष्टींचा मुलांनी त्यांना स्वतःला घडवण्या मध्ये, त्यांच्या अभ्यासामध्ये, असा सगळा उपयोग त्यांनी करून घेणं अपेक्षित असतं परंतू मुलं आपले ते वाहत चाललेले आहेत याचा photo बघ, याच हे upload कर, त्याला like कर त्याला share कर आणि मग मला असं वाटतं. की अं हे social media याच असं झालेलं आहे की, याच्यामुळे आपली जी सध्या काही young generation आहे, ती young generation आपली दिवसेंदिवस बरबाद होत चालली आहे, बरबादच होत चालली तर त्याचा पुढे परिणाम काय होणार आहे? त्याचा परिणाम असा होणार आहे की, आपल्या generation चं जे काही आपण असं म्हणू शकतो.

त्यांची जे कांही objectives असतील, त्यांच्या आयुष्यात त्यांना पुढे कांही करायचं असेल पुढे कांही करायचं असेल तर ते त्यांना मिळवता येणार. त्यांच्या ध्येया पासन कुठेतरी भरकटत चालले आहेत.

ध्येया पासन पण भरकटत चालले आपण Time is money असं नेहमी म्हंटल जातं हम्म तर तो जो वेळ आहे, अभ्यासात नाविन्यपूर्ण गोष्टीत शिकण्यात जो वेळ द्यायला पाहिजे, तो वेळ social media वर घालतात लोकं म्हणजे अक्षरशः म्हणजे आपण जे म्हणतो ना communication अह किंवा जी आपली विचारांची देवाण घेवाण आहे, ती त्यावेळेत नाही झाली, तर मग कसं होईल? किंवा त्या माध्यमांनी नाही झाली, बोलणं अं आपण एकमेकांशी बोलणं, आपल्या विचारांची देवाण घेवाण करणं किंवा अं म्हणजे सहज, सहज शिक्षण या प्रकारात या गोष्टी येतात ना सहज शिक्षण. हे चांगल्या विचारांसाठी, चांगल्या गोष्टींसाठी हे वापरलं तर ठिक आहे, म्हणजे young genearation आहे, ही जी नवीन मुलं आहेत, हे खूप आपण youth वेळ वाया घालवतो youth च नाही, लग्न झालेले नवीन म्हणजे आता अशा कांही मुली असतात, की आपण म्हणतो त्यांना आमची ती कामवाली बाईची मुलगी दहावी पण नाही शिकली आहे. आम्ही तिला social media graduate असं नाव दिले. तिला मी म्हंटल अगं मुलीला Form भरून दहावीची परीक्षा द्यायला तर ती नाहीच म्हणते, म्हटलं आता काय तुझी मुलगी social media graduate झाली, आता तिला काय कशाला पाहिजे काम करायचं? चालेल मग ठेऊ मग. हो हो चालेल. bye okay एक लहान भरपूर बनवा एके काळी मुखलांची राजधानी असलेले फते पूर फिक्री हे आग्रा येथील सर्वात आकर्षक ठिकाणा पयकी एक आहे सोळाव्या शतकातील मुघलसाम्राज्य

शिष्टी याना श्रद्धांजली वाहण्या साठी अकबराने क्रीचा ओसाड जमिनीचे पुर्नर अं पुर्नरबर्धनी केली किल्ले लाल वाळूच्या दगडा पासून बनवले आहे जे दिवसा सुंदर दिसतात हे आग्रा पासून फार दूर नाही आणि सार्वजनिक वाहतूक किंवा सामाहिक taxi ने सहज पोहचता येते असं पास शोभा असल्याने जामा मशीद हे आग्रा मधील लोकप्रिय पर्यटन स्थळा पयकी एक आहे जे तुम्ही पुढच्या वेळी भेट देता तेव्हा तुमच्या यादीत असावे मुघल स्थापत्य कला मोहक आणि इतर अप्रतिम वातारण मनाला भिडणारे आहे मशीद आग्रासह किल्ल्या च्या

जेव्हा तुम्ही आग्रा किल्ला ला भेट दयाल तेव्हा खात्री कराल कि तुम्ही भवव्य आगरी भाधा येथे काही वेळ घालवला आहे हे आग्रा मधील सर्वात सुंदर पर्यटन स्थळा पयकी एक आहे चारभाग शैलीत बांधलेली बाग

खरोखर आश्चर्यकारक आहे आणि आग्रा येथे पोहण्या सारखे एक अस्वी अ स्वी अस्वी अस्वी अं अस्विमरणीय दृश्य आहे एक गोष्ट आपण हिवाळ्यात भेट देत असल्यास उन्हाळ्यात भेटणे हि सर्वंतम गोष्ट आहे आग्रा चा पेठा आग्रा अनेक गोष्टी साठी प्रसिद्द आहे आणि भोपळा त्यानं पयकी एक आहे साखरे च्या पाक पाकात भिजवलेला भोपळा पासून मिठाई बनवली जाते हे विविध प्रकारचे स्वाद आणि

अस्सल भोपळा मिळेल तुम्ही तेथे असताना तुम्ही आग्रा चे खान आणखी एक प्रसिद्द dish डाळ कीड देखील पावरून पहा तुमच्या भेटीतून तुमच्या मित्र आणि कुटुंबा box मिळवा आग्रा हे मुघलां चे शहर असल्या ने तुम्हला विविध प्रकारच्या मासा चे पदार्थ चाखण्या ची संधी मिळेल मामा chicken हे असे ठिकाण आहे जेथे तुम्ही मुघलाई शैलीत शिजवलेल्या grilled आणि करी dish चा स्वाद घायल तुम्ही नेहमी पंच तारांकित जेवणा जेवणानंतर येत नसाल तर tipical act corn food चा आस्वाद घेण्या साठी हे सर्वंतम ठिकाण आहे किमान college काल किमान कलेजी butter chicken आणि रेशमी मलाई टिक्का या सारख्या पदार्था सह तुम्हला तुमच्या चवीची खून करा मेहता बाग पहिला मुघल सम्राट बाबर याने बांधलेली पर पर्शियन शैलीची सुंदर बाग चंद्रकोरेच्या आका अकराची हि बाग हिरवी गार आच्छादन कानं कारंजे हवेशीर मंडप तलाव आणि गादी पासून दूर गर्दी दूर पासून शांतता पूर्ण वेळ घालवण्या साठी उत्तम जागा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

जहागीर ची पत्नी नूरज शाह चे अधिकृत निवास स्थान आहे हे एक इस्लामी साम्राक आहे आग्रा किल्ला सर्वात लोकप्रिय आकर्षण पयकी एक आहे त्याच्या गुंतागुंती च्या कोरीव काम आणि उत्कृष्ट मुघल design वेतेरिक्त या वड्या चे मुख्य आकर्षण म्हणजे दगडा चा तुकडा आणि सुघंदीत गुलाबाचे कोरलेले एक मोठे याचा वापर पाणी साठवण्या साठी केला जात असे

हा एक वस्तू शिल्पीय खून आहे आणि याचा एकुलता एक मुलगा जहागीर यांनी सोळाशे पाच सोळाशे तेरा मध्ये बांधला होता एकशे नव्याव एकर जमिनी वर पसरलेली हि समाधी भव्य मुघल स्थापने पलीकडे प्राथमिक आहे आणि आग्रा येते सर्वात लोकप्रिय गोष्टी पयकी एक आहे संपूर्ण पने पांढरे या संगम वरी आणि वाळू च्या दगडी दगडांनी बांधलेले हि विशाल रचना मुघल बागा नि वाढलेली आहे याची रचना सम्राट अगंबराने स्वता केली आणि या ठिकाणच्या सौंदर्यत भर पडली होती आनंद घ्या आग्रा मधील सर्वतम गोष्टी पयकी कि एक म्हणजे water world भेट देणे चार

roller coaster लहान मुलं साठी खेळण्या ची जागा आणि सहायक आणि मनोरंजना चे अंतिम स्तोत्र असलेले हे तुमच्या कुटुंबा समास कुटुंब समवेत भेट देण्या च्या सर्वात्म ठिकाणा पयकी एक आहे आग्रा शहरातील उन्हाळया च्या उष्णतेपासून मुक्त होण्या चा एक उत्तम मार्ग सात संग्रहालय एकोणीशे सहा मध्ये भरता चे तत्कालीन व्हॉइस रॉय एक अठराशे पंच्यांव एकोणीशे पाच कर्जन यांनी बांधले आणि नंतर जफर हूदेणं अधीक्ष पुरातत्व सर्वक्षण offer india यांनी वकील चे केले संगीत घरच्या दोनपट षट्कोनी खोलान मध्ये अनेक मनोरंजक काला कृती आहे त्यापाईकी बहुतेक ताजमहाल च्या आहेत तुम्हला जुने छाया चित्रे रंगीत रेखा चित्रे ताजमहलाचे चे जुने वस्तू शिल्प योजना मूळ कामे सापडतील

असलेले फते पूर सिक्रि हे आग्रा येतील सर्वात आकर्षक ठिकाण पयकी एक आहे सोळाव्या शतकातील मुघल साम्राज्यात आग्रा आग्रा जवळ पाहण्या साठी अनेक वस्तू शिल्प रत्न आहेत सर्वात्म ठिकाणा बनवले सुफी संत शिशी याना श्रद्धांजली वाहाण्य साठी

आग्रा पासून फार दूर नाही आणि सार्वजनिक वाहतूक किव्हा सामूहिक taxi पोहचता येते आग्रा मधील लोकप्रिय पर्यटन स्थळा पयकी एक आहे जे तुम्ही तुमच्या अं वेळी भेट देता तेव्हा तुमच्या यादीत असावे मुघल कला मोहक आहे तर अप्रतिम वातावरण मनाला भिडणारे मशीद आग्रा च्या अगदी समोर आहे आणि चुकवता येत नाही सकाळ संध्यकाळ येथे लोक नमाज अदा करण्या साठी येतात जो कोणी अजाण आवाज ऐकतो त्याच्या कानाला खूप शांती मिळते जेव्हा तुम्ही आग्रा किल्ला ला भेट दायल तेव्हा खात्री करा कि भव्य आगरी बाग येते काही वेळ घालवला आहे ते आग्रा मधील सर्वात सुंदर स्थळा पायकीएक आहे चार बाग हि शैली बांधलेली बाग झाडांनी भरलेली आहे फुलांनी हि design केलेले हे खास महालाच्या समोर आहे आणि शहाजान ने संध्या काळ च्या फेर फटका मरण्या साठी बांधले होते सूर्यस्ता च्या वेळी पार्शवभूमी ते गुलाबी आकाश खरोखर आश्चर्यकारक आहे आणि आग्रा येथे पोहण्या सारखे एक

अस्वी अ स्वी अस्वी अस्वी अं अस्विमरणीय दृश्य आहे एक गोष्ट आपण हिवाळ्यात भेट देत असल्यास उन्हाळ्यात भेटणे हि सर्वंतम गोष्ट आहे आग्रा अनेक गोष्टी साठी प्रसिद्द आहे आणि भोपळा त्यानं पयकी एक आहे साखरे पाकात भिजवलेला भोपळा पासून मिठाई बनवली जाते हे विविध प्रकारचे स्वाद आणि मध्ये येते तुम्ही आग्रा मध्ये प्रेक्षपनीय स्थळे पाहाल तेव्हा नक्की पंच मिठाई नावा च्या दुकान तुम्ही थांबता याची खात्री करा तेथे तुम्हला सर्वात अस्सल भोपळा मिळेल तुम्ही तेथे असताना तुम्ही आग्रा चे खान आणखी एक प्रसिद्द dish डाळ कीड खील पावरून पहा तुमच्या भेटीतून तुमच्या मित्र आणि कुटुंबा box मिळवा

हे तुम्ही मुघलाई शयलीत शिजवलेल्या grilled आणि करी dish चा स्वाद घायल तुम्ही नेहमी पंच तारांकित जेवणा जेवणानंतर येत नसाल तर tipicalcorn food चा आस्वाद घेण्या साठी हे सर्वंतम ठिकाण आहे किमान college काल किमान कलेजी butter chicken आणि रेशमी मलाई टिक्का या सारख्या पदार्था तुमच्या चवीची खून करा मेहता बाग मेहता बाग पहिला मुघल सम्राट बाबर याने बांधलेली पर पर्शियन शैलीची सुंदर बाग चंद्रकोरेच्या आका अकराची हि बाग हिरवी गार आच्छादन कानं कारंजे हवेशीर मंडप तलाव आणि गादी पासून दूर गर्दी दूर पासून शांतता पूर्ण वेळ घालवण्या साठी उत्तम जागा सोळाव्या शतकात बांधलेल्या

टॅग मिळवून बाग ताज महाल ची सर्वात आकर्षक छाया चित्रे टिपण्या साठी सर्वंतम स्थान प्रधान करते यश म्हणजे अनेक गुणांची कसोटी. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे झाल्यास त्यासाठी आपल्या मधील अनेक गुणांची कसोटी लागते. मात्र या सगळ्यांमध्ये व्यक्तिमत्त्वाचा भागही महत्त्वाचा आहे. हे विसरून चालत नाही. यश हवे तर आकर्षक व्यक्तिमत्वाची ही आवश्यकता आहे. Personality याचा अर्थ Personal quality म्हणजेच वैयक्तिक पात्रता जर तुम्हाला उच्च व्यक्तिमत्त्वाचे स्वामी बनायचे असेल, तर लोकांनी तुमचे कौतुक करावे, अशी तुमची योग्यता असली पाहिजे. जगात आज चांगल्या गुणांची कदर केली जाते, तेव्हा आपल्या चांगले गुण निर्माण करणे हे गरजेचे आहे. तुम्ही लोकांचे चांगले वर्तन करत असाल, तर लोक देखील तुमचा आदर करतील. असं म्हटलं गेलं आहे की जसे पेराल तसे उगवेल. तुमच्या मध्ये Personality प्राप्त करण्याची क्षमता आहे. परंतु प्रशासनात कमी पडत असाल तर त्याचा काहीच फायदा नाही. त्यामुळे अनुशासन प्रिय बनणे गरजेचे आहे. अनुशासन हेच आपल्या दिनचर्येचे अंग बनवा. तुम्ही मृदभाषी असावे म्हणजेच तुमचे बोलणे गोड असेल, तर सगळेजण तुमच्या कवेत येऊ शकेल. राग असता कामा नये. असे अनेक लोक आहेत की जे लहान लहान गोष्टीमुळे संतापतात. लक्षात ठेवा, की राग व्यक्तिमत्त्वाचा शत्रू आहे. तेव्हा व्यक्तिमत्व प्राप्त करायचे तर रागावर नियंत्रण ठेवणे भाग आहे. रागीट व्यक्ती कधीही यश मिळू शकत नाही. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले राहणे ते नेहमीच टापटीप व स्वच्छता पूर्वक असेल, असे पाहिजे, अशा व्यक्ती चटकन इतरांचे लक्ष वेधून घेतात. असं म्हणतात की, जेथे स्वच्छता असते, पवित्रता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. तेव्हा स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्या. सुंदरता ही उठावदार व्यक्तिमत्वातही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट स्वतःला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याबरोबर आपले घर देखील स्वच्छ सुंदर आणि नीटनेटके असले पाहिजे. समजा तुम्ही स्वच्छ असाल पण तुमचे कपडे मलिन आहेत, केस विस्कटलेले आहेत, नखे वाढलेले आहेत, असा जर अवतार कोणी पाहिला तर समोरची व्यक्ती ती तुमच्याशी बोलायची गोष्ट सोडाचं. पण तुमच्या कडे पाहूनचं दूर जाईल. अशावेळी तुम्ही स्वतःला चांगल्या व्यक्तिमत्त्वाचा मालक म्हणून समजता.

लोकांसमोर समस्या उद्भवत असेल, तर त्या गोष्टीचा शोध घ्या. हा दोष दूर करा. कोणालाही कमी समजून त्याचे उपेक्षा करू नका कारण कोणतीही व्यक्ती छोटी नसते. आपल्यातील अहंकारामुळे जगात आपल्या शिवाय कोणी मोठेच असू शकत नाही, असे आपल्याला वाटत असेल, तरच कुणाशीही निंदा करू नका दुसऱ्याला नावे ठेवण्यात अगोदर स्वतःकडे थोडे डोकावून पहा. आपल्यात एखादी वाईट गोष्ट तर नाही ना? त्याचा तपास करा. इतरांकडे बोट दाखवताना बाकी तीन बोटे आपल्याकडे वळलेली असता त्याचे भान ठेवा. आत्मविश्वास बाळगा. प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठीआत्मविश्वास असणे, अतिशय आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करायचे झाल्यास ज्ञानाबरोबर आत्मविश्वास ही असायला हवा. त्याचबरोबर दृढ इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. अशी इच्छाशक्ती ही personality चे महत्त्वाचे अंग आहे. तेव्हा आपली इच्छाशक्ती प्रबळ म्हणजेचं will power मजबूत बनवा. तसेच कोणतेही काम करताना तुमच्याकडून चूक झाली तर ती चुक लपवण्यासाठी कधीही खोटेपणाची मदत घेऊ नका. तुम्ही त्यापासून दूर राहा इतरांच्या भावना समजून घ्या. त्यांच्या भावनेचा आदर करा. शिष्टाचार या व्यक्तिमत्त्वाचा आधारस्तंभ आहे. तुम्ही खूप शिकले सवरले व श्रीमंत असाल पण तुमच्या मध्ये शिष्टचारचं नसेल, तर ते सर्व व्यर्थ आहे. सकारात्मक दृष्टिकोन यशस्वी होण्याचे गमक आहे एखाद्याच्या दृष्टिकोन हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. परंतु हा दृष्टिकोन काही काही जन्मताच लाभलेला नसतो. तो तुम्हाला हवा तसा बनवू शकतो. तो विकसित करणे हे तुमच्याचं हातात आहे तसे पाहता दृष्टिकोन देखील दोन प्रकारचा असतो एक असतो नकारात्मक दृष्टीकोन तर दुसरा सकारात्म दृष्टिकोन किंवा होकारात्मक दृष्टिकोन. एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात विशेष गुण असतो. हे सांगण्याची आवश्यकता नाही जगात असा कोणीही मनुष्य नाही की ज्याला सकारात्म दृष्टिकोन आवडत नाही. डेल कारणींनी नावाच्या एका विद्वानाने तर सकारात्मक दृष्टिकोनाला व्यक्तिमत्त्वाचा आत्माच म्हटले आहे. कारण मी म्हणता यशामध्ये तीस टक्के परिश्रम सत्तर टक्के दृष्टिकोन याचा वाटा आहे. मार्केटिंगच्या विद्यार्थ्यांना दृष्टिकोनासंबंधी एक रोचक उदाहरण दिले जाते चपला व boot तयार करणारी एक कंपनी आपल्या दोन प्रतिनिधींना आफ्रिकेतील खूप गरीब असलेल्या देशात सर्वेक्षण करण्यासाठी पाठवते. जेणेकरून त्या देशात बोट विक्रीची शक्यता शोधली जावी. दोन्ही प्रतिनिधी ठरल्याप्रमाणे त्या देशाचा दौरा करतात. त्यानंतर कंपनीने त्यांच्याकडे या दौऱ्याच्या अहवाल मागितला. एका प्रतिनिधीने आपल्या हवालात म्हटले होते, की या देशातील लोकांना चपला व boot न विषयी माहितीच नसल्याने तिथे boot ची विक्री करणे अशक्य आहे. तर दुसऱ्या प्रतिनिधींनी आपल्या अहवालात नेमके याच्या उलटचं म्हटले होते. या देशात अद्यापर्यंत कोणताही boot तयार करणारी कंपनी पोचलेली नाही. त्यामुळे तिथे boot विक्रीसाठी कसली स्पर्धा नाही. तेथे तर boot विक्रीचा अतिशय आवश्यकता आहे कंपनीने पहिल्या प्रतिनिधीला घालवून टाकले व दुसऱ्या पद्धतीने जिल्हा Project Manager म्हणून नेमले. सांगण्याची तात्पर्य हे की आपला विचार नेहमी होकारात्मक असावा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असावा. हाच आपल्या यशाचा आधार असतो. धीर धरा. या लोकांमध्ये एखाद्या संदर्भावरून होकारात्मक दृष्टिकोन असत नाही त्यांना यश कधीच मिळत नाही. थॉमस अल्वा एडिसन ने Bulb च्या शोधासाठी सहाशे वीस प्रयोग केले होते. त्याला कोणत्याही प्रयोगात यश मिळाले नव्हते परंतु तो करत असलेल्या प्रयोगातील यशाबाबत त्या दृष्टिकोन अगदी होकारात्मक होता. त्यामुळे मित्र व शुभचिंतकांची कसली परवा न करता त्याने आपले प्रयोग सुरूच ठेवले. त्याला त्याचे फळ मिळाले. सहाशे एकवीस व्या प्रयोगात तो यशस्वी ठरला आणि एडिसन हा विजेचा bulb चा संशोधकथा सोबत व्यक्तिमत्व होकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे म्हणजे एक प्रकारे आपले भाग्य लिहिण्यासारखेचं आहे. त्यासाठी खास प्रकारच्या गुप्त ज्ञानाची गरज नाही, गरज आहे ती फक्त थोडीशी धैर्य, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी यांची. हे गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात

फक्त त्यांच्या नकारात्मकतेवरच पदर फिरवू नका लोकांच्या टिके पासून बचाव करा. जर कुणाबरोबर मतभेद असतील, तरीही त्याच्या तोंडावर आपले मत सांगा. पाठीमागे केलेली निंदा थोडा वेळसाठी मानसिक सुख असली तरी, ती एक वाईट सवय आहे. हे लक्षात घ्या. एकदा का ती लागली, की मग त्याच्यापासून परावृत्त होणे खूप कठीण होते लोकांनी काढलेले निष्कर्षावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. व त्याप्रमाणे अनुकरणही करू नका. नकारात्मक निष्कर्षावरचं तर कधी होत नाही. प्रामाणिकतेवर विश्वास ठेवा ती तुम्हाला आत्मबळ देईल आणि दृष्टिकोनातही

ज्यामुळे तुमचा किमती वेळ वाया जाऊ शकतो व डोक्यालाही त्रास होऊ शकतो निराश असलेल्या लोकांपासून लांबूनचं नमस्कार करा. स्वतःसाठी एक उद्दिष्ट निश्चित करा. धैर्य हीनता ती कंटाळ आणि निरीक्षण निर्माण करते. स्वप्न पहा. योजना आखा. लोक भले तुम्हाला शेख चिल्ली म्हनोत, व तुमच्या योजना हवेत विरोध परंतु तुम्ही

शक्य होईल तेवढे वाचा. प्रयत्न करून यशस्वी लोकांची चरित्र वाचा. कारण अशा लोकांमुळे यशाची प्रेरणा मिळते. कधीही उदास निराश होऊन बसू नका. शक्य तितकी आनंदी राहा. आणि दिसण्याचा प्रयत्न करा. स्वतःमधील सकारात्मकता दृष्टिकोनामुळे तुमच्या मधील आत्मविश्वास शंभर पटीने वाढत असतो. हे नेहमी लक्षात ठेवा.

हम्म बोल ना काय करतेय? काही नाही बसलेय निवांत. झालं जेवणआपलं?

आवाज कटतोय थोडासा.

झा म्हंटलं तुझं झालं का जेवण?

काय चाललंय मग? काय नाही थोडंसं AI बद्दल वाचत होतो. अच्छा.

काय काय होतं त्यात?

Interesting topic निवडला होता. हां ते आहे ना.

काय म्हणजे आपली दुनिया कशी असेल दोन हजार पन्नास पर्यंत आपण काय काय केलं असेल आणि म्हणजे future कसं असेल दोन हजार पन्नासला असं थोडक्यात दाखवलं होतं ते.

हां three D three D printing machine बद्दल माहिती आहे का तुला? म्हणजे आजकाल आपण घर वगैरे पण त्याच्यातून त्याच्यातून बनवू शकतो. दुबई मध्ये ती पहिली Three D printing machine होती त्याच्याने एक building बनवली तर त्याचा बाहेरचा जो होत Outlet होत बाहेरचं ढा म्हणजे हे होता जो ढाचा म्हणता येईल मराठीत.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

वाळू, विटा, सिमेंट ह्या गोष्टी बनून construction बनून मग तयार होतायत अन बाहेर देशात ह्या गोष्टी चालू झाल्या three D printing machine नी घरं बनवायची, house बनवायची. दोन हजार पन्नास पर्यंत मला नाही वाटत असं राहील म्हणून. सगळया गोष्टी त्या three D printing machine नी बांधल्या जातील आणि मग त्या मोठ्या मोठ्या building पण असू द्या. हो ते तर आहे.

पण हे भरपूर साऱ्या गोष्टी change होणारच आलेत.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 अच्छा. हां आणि पूर्ण इन्फार infrastructure एवढं पण आहे मार्स मध्ये भविष्यात होईल ते सगळं three D printing नेच होणार आहे.

हा ते आहे.

हम्म ते आणि ना मार्सचं colonization पूर्ण होणार आहे ना. Two thousand thirty पर्यंत. म्हणजे लोकं राहण्याच्या त्या मधे मग केलं होतं. त्या मार्स,

Hello.

हम्म आणि ते हे पण म्हणजे दोन ह दोन हजार पंच्याहत्तर पर्यंत first martian baby, martian baby म्हणजे जो मार्स वर पैदा झालेला पोरगा आहे ना तो पण, म्हणजे हे होऊ शकतो अर्थला visit करू शकतो असं पण दाखवणार.

ते आहे. आणि त्याच्या मुळे business चा पण ना सगळं हे होईल ना जेवढं पण आता business worker वगैरे काम करतायत ते पूर्णपणे बदलून जाईल ना. कारण कि आजकालच आपण पाहतो की ते हो. खूपसारी AI tool set खूपसारे robots आहेत. ते robots human ला replace करतायत. आणि आपण भविष्यात काय बोलतोय आतासुद्धा खूपसारे अह म्हणजे companies आहेत ना त्या robots च्या हे करायला काय म्हणतात robots कडून काम कराय करतायत सध्याला गूगल सारखी बोल, फोर्ब्स सारखी बोल, लॉरियल सारखी बोल.